भरपूर आहे व झाडे सुद्धा दिसत आहेत एक जाणारा रस्ता सुद्धा दिसत आहे ग्राउंड सुद्धा आहे.

त्यांच्या घरापुढे काळ्या कलर ची गाय आहे त्या गायीला ते दोघ पाहत --

या चित्रामध्ये आपल्याला महाविद्यालय दिसत आहे ते दोन मजली आहे. या महाविद्यालयमध्ये काही मुले जाताना दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये खूप छान असं घर दिसत आहे व ते घर दोन मजली आहे त्या घराचा कलर हिरवा आहे व गेटचा कलर निळा आहे.

खालच्या दिशेनी एक रोड आहे त्या रोडवर एक बाईक वाला तर एका साईड ने एक गाडी दिसतय.

या आ चित्रामध्ये खूप छान अस गार्डन दिसत आहे खूप छान अशी हिरवी हिरवीगार झाड लावलेली आहेत तर काही बाजूला बिल्डींग दिसत आहे.